जिथे की स्मार्ट बोर्ड साधा बोर्ड व्हाइट बोर्ड सगळ्या प्रकारचे बोर्ड दिसत आहे हे इथे एक शिक्षक सुद्धा दि आपल्याला शिकवताना दिसत आहे ते शिकवत आहेत हे सांगता नाही येणार काय शिकवत आहे पण शिकवत आहे.

या दृश्यात आपल्याला एक विध्यार्थी की जो जखमी झालेला दिसत आहे त्याच्या पायला खूप सारी जखम झाली आहे गुडघ्याला त्याच थोड पट्या लावलेल्या दिसत आहे म्हणजे तिथंच मेन जखम झालेली दिसत आहे.

साइड ला पेपर पडलेला आहे अभ्यासू विध्यार्थी दिसून येतंयसाइड ला पडदा लावलेला आहे ऊन येत असेल घरात म्हणून पडदा लावला असेल घडयाळ सुद्धा लावलेले आहे मतलब --

ही एक प्राचीन काळीन गुफा दिसत आहे ज्याच्यात एक व्यक्ति शिरायचा प्रयत्न करत आहे पण मला वाटत या गुफेत शिरन इतक सोप नाही असणार ते भगदाड थोड छोटस दिसत आहे तो व्यक्ति फसून जाईल अस मला वे व्य प्रतीत होत आहे पण पुढे काय होएल हे मला माहीत नाही.

हम्म या दृश्य मध्ये आपल्याला एक हॉटेल च दृश दिसत आहे की या हॉटेल च नाव आहे. हॉटेल .

या दृश्यात आपल्याला योगा दिवसचे शूट केलेलं दिसत आहे आपल्याला काही स्त्रिया व मानस आपल्याला योग करताना दिसत आहे योग करण हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे व हे केलेच पाहिजे आताची तरुण पिढी योगपासून दूर जात जात आहे.

या दृश्यामध्ये आपल्याला नैसर्गिक लाभ आपल्याला इथे घ्यावासा वाटतो हे दृश्य बघून मला माझ्या डोळ्यात पाणी सुद्धा येत आहे. अस दृश्य आता बघणं आमच्यासाठी खूप अवघड झालेला आहे.

या सलोन मध्ये हेयर वॉश हेयर कटिंग सगळ्या प्रकारची व्यवस्था पाहायला मिळते ह्याच्या मध्ये आपल्याला एक सोडून शंभर टाइप ची शाम्पू आपल्याला पाहायला मिळू शकते ह्याच्यामध्ये आपल्याला या सलोन चे नाव--

व काही महिला जाताना दिसत आहे के.यस.आर.टी.सी.टी चि हि बस आहे म्हणजे हि एकशे एक टक्का हि तेलंगणाचीच बस आहे.

आर्थिक अधिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबादचे हे ऑफीस आहे आपल्या अधिवासी बहिणींसाठी व भावांसाठी हे हॉस हे--